तर ते Makeup principal करतो ना कमी वाटते अं नाही Principal करतो पण तुला ते अगोदर Principal ला सांगावं लगीन Sir अगोदर माझ्या सहा महिने तुम्ही मला back ठेवलं होत म्हण आता यांच्यात आणखी तुम्ही वाढ लागली म्हटलं तर मी कधी Exam करणार कधी Pass होणार कधी Government exam try करणार म्हण Sir ते Job करायचे आहे वाटलं तर Sir तुम्हाला काय लागत ते घ्या थोडे फार आणि करून टाका म्हणा आपलं काम अरे तर मग मी स्वतः नाही बोलणार ना मह्या घरचे बोलतीन ना मह्या घरचे भी बोलतीन तर जमून जात ना दरश्या अरे घरचे बोलयला काही नाही पण मग तू घरच्याला हा घरच्याला पण अनायाच त्याच्या मध्ये म्हण Sir असं असं आहे करा म्हण थोडं फार थोडं फार Adjust करा म्हण काय लागत ते Hello माझं नाव आचल. अं मी मी डॉक्टर राजेंद्र गोडे कॉलेज ऑफ फार्मसी मलकापूर या महाविद्यालयात शिकते. आता माझा topic आहे joint family. तर मी तुम्हाला, Joint family बद्दल अं माहिते सांगते आता. अं joint family म्हणजे काय? तर अं म्हणजे सयुंक्त कुटुंब. तर संयुक्त कुटुंब म्हणजे एकत्र कुटुंब. आपण बघतो कि अं आपलं, आपण बघतो कि एकत्र कुटुंब आपल्याला दिसतचं नाई. सगळ्यांना वाटत कि, अं आपली separate family पाहिजे. Seperate family म्हणजे, विभाजित family पाहिजे. कोणाचा त्रास नाई ना काई. काही लोक तर अशे आहे कि त्यांना, आता आई बाबा आई बाबासुद्धा पाहिजे नाई. भाऊ बहीण पाहिजेचं नाई. फक्त आपण, आपली पत्नी आणि अं आपले मुलं बाळ एवढेचं पाहिजेत. पण असं नसत. अं आता जेव्हा आपण joint family मध्ये राहतो तेव्हा, लहान मुलं पण आजी-आजोबांसोबत राहू शकतात. त्यांचा सहवास त्यांना भेटतो. ते अं म्हणजे कोणती घटना जर घडली तर ते, अं मदतीला धावून येऊन शकतात, आजूबाजूचे लोकं. काहीही झालं तरी त्यांचा support राहतो. त्यांच्या अनुभवातून आपल्याला अं शिकवतात आपल्याला गोष्टी. आता एकत्र family म्हंटली तर, अं भांडण तर होतातंच. पण प्रत्येक गोष्ट जर समजून घेतली. तर अं सगळं म्हणजे व्यवस्थित, सुरळीत चालू शकते. म्हणून एकत्र कुटुंब पद्धत, हे खूप चांगलीय. आता सध्या तर आपण आपल्याला दिसत नाहीये. कारण अं शिक्षणासाठी म्हणा, job साठी तर लोकं घर सोडून बाहेर जातात, अं शहरांमध्ये जातात. त्याच्यामुळे अं एकत्र पद्धत कुटुंब पद्धत नाहीये. पण जर का, आपण सयुंक्त कुटुंबात राहलो तर अं आजी-आजोबांचे संस्कार पण म्हणजे मुलांना भेटतात. अं सगळ्या गोष्टी व्यवस्थित, होऊ शकतात. आणि त्यांच्यावर लक्ष पण ठेवता येतो. आता आपण बघतो कि, अं मुला लहानपणापासूनचं मुलांना वेग-वेगळ्या सवयी लागतात. पण जर का कोणी लक्ष देणारं असलं तर, ते अं म्हणजे अं त्यांच्यावर जर, व्यवस्थित संस्कार टाकले. आजी-आजोबांचे जर व्यवस्थित संस्कार असले तर ते अं ते त्या गोष्टी नाई करत. म्हणजे त्यांना भीती राहतेय कि, नाई कोणीतरी अं आहे, जे आपल्याला आपल्यावर लक्ष ठेऊन आहे. मुलं पण घाबरतात काही गोष्टींसाठी. आणि अं main गोष्ट म्हणजे असतो कि, सगळ्यांचा support असतो. अं पैशाचा म्हणावा का,

कदाचित एका मा एका person कडे पैसे नाहीयेत. त तो त्याच्या family कडून ते घेऊ शकतो. सगळ्या गोष्टी व्यवस्थित होऊ शकतात. आता विभाजित कुटुंब जर म्हंटलं तर, अं काही कुटुंबात आई-बाबा नाहीये. जवळ भाऊ बहीण नाहीये. कोणी नाहीये ते एकटे राहतात. पण जर का, कोणती परिस्थिती आली एखाद्याचा अपघात जर झाला तर, घरी कोणी नसते लहान मुलं असतात. कदाचित कोणी असते नसते. तर अं त्याला त्यावेळी योग्य तो उपचार न भेटल्यामुळे त्याच्यासोबत काहीपण होऊ शकतं. पण, जर का तेचं जर सयुंक्त कुटुंबात असले सयुंक्त कुटुंबात जर राहत असले. तर कोणी ना कोणी घरी राहतचं त त्याच्यामुळे अं त्याच्यावर, लक्ष ठेवलं जात. म्हणजे त्यांना अं वेळ हवे त्या वेळेत hospital मध्ये नेऊन त्याच्यावर उपचार केले जाऊ शकतात. आता, संयुक्त कुटुंबाचे दोन प्रकार अं संयुक्त कुटुंबाचे काही फायदे असता. तर म्हणजे काही गुण आहे त काही दोषही आहे. पण अं फायदे म्हणजे काय तर एकत्र राहून कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम वाढते. त्यांच्यात, सहकार्याची भावना विकसित होते. संयुक्त कुटुंबात, केवळ एकाचं चुलीवर काम चालते. आणि थोड्याचं खर्चात संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह होतो.

अं विवाह, वाढदिवस, सण, उत्सव आणि अं प्रवासातील उत्साहाचा अनुभव होणे विभाजित कुटुंबात दुर्मिळ आहे. संयुक्त कुटुंबातील समस्या कोणतीही दुर्घटना, आजारपण इत्यादींमध्ये कुटुंबातील सदस्यांकडून विशेष, सहायय मिळते हि तर हि हि एक मह्त्वाची गोष्ट आहे. जी अं सयुंक्त कुटुंबातून म्हणजे सयुंक्त कुटुंबात जर असली त असलं आपण राहत असलो. त अं होऊ शकते.

भिन्न मत आदर्श आणि निसर्गाच्या व्यक्तींमध्ये संघर्ष होतो. वडील आणि मुलगा यांच्यात मतभेद होतात. अं भाऊ बहीण यांचे नाते तुटते. आणि सासूमध्ये म मतभेद होतात. कधी-कधी कौटुंबिक कि कौटुंबिक कलहामुळे नवरा बायकोच्या गोड आयुष्यात कटुता येते. सयुंक्त कुटुंबात कमावणाऱ्या लोकांचे उत्पन्न समान नसते. परंतु खर्च प्रत्येकासाठी समान असतो. त्यामुळे कमाई करणाऱ्या व्यक्तीवर अधिक ओझे पडते. आणि इतर लोक आरामात जगतात. आणि अं त्यामुळे मतभेद होतात. घरातील मोठ-मोठ्या प्रभावांमुळे मुलांमध्ये धैर्य व साहस वृत्ती विकसित होऊ शकत नाही. पण अं हे ते जिथं लोक समजून घेत नाई. त सयुंक्त कुटुंबामध्ये, राहत असताना जर, प्रत्येकाने प्रत्येकाला समजून घेतलं. प्रत्येकाची अडचण जर, प्रत्येकाने समजून घेतली. तर अं तरचं कदाचित तो प परिवार म्हणजे सयुंक्तचं राहतो शकतो.

त्या लोकांनी म्हणजे त्यांच्यामध्ये तसा समजूतदारपणा पाहिजे. आणि जे लोक अं आणि आता यांच्यामुळेचं काय होतंय कि लोकं, सयुंक्त परिवार नाही म्हणतात. कि सयुंक्त परिवार मध्ये नाही राहत. त्याच्यामुळेचं, आपल्या देशामध्ये असं झालेलं ते कि, वृद्धाश्रम वाढले. लोक आई-बाबांना पण घरात ठेवत नाहीये. त्याच्यामुळे, काय होतं कि, त्यांच्याच मुलांवर त्याचे वाईट परिणाम दिसतात. कारण, आज ते त्यांच्या आई-बाबाला असं करतात तर, कदाचित समोर असं होऊ शकत कि, ते मुलं पण त्यांच्या आई-बाबाला म्हणजे ह्या लोकांना अशे करतील. म्हणून त्यांनी असं नाही केलं पाहिजे. सयुंक्त परिवारमध्ये राहायला पाहिजे. जेणेकरून,

त्यांनी खूप आयुष्य जगलेले असतं. तर अं म्हणजे त्यांना त्यांच्या आयुष्यात खूप मोठे अनुभव आलेले असतात. ते सांगत राहतात कि, कोणती गोष्ट आपण केली पाहिजे. कोणती गोष्ट नाई केली पाहिजे. कोणत्या गोष्टीपासून कोणत्या गोष्टीपासून फायदा आहे. कोणत्या गोष्टीचं काय नुकसान आहे. आपण कसं राहलं पाहिजे, कसं वावरलं पाहिजेत, कसं बोललं पाहिजेत, कसं चाललं पाहिजेत.

प्रत्येक गोष्ट व्यवस्थित समजून घेतली. अं प्रत्येक कामाची जर वाटप केली. कि नाही हे असं नाही, असं नाही, इतकं काम यांनी केलं पाहिजे इतक. त अं कदाचित भा ते भांडणं कमी होतील. भांडणपण होणार नाही. आणि खूप अशे फायदे आहे सयुंक्त परिवारचे. म्हणून अं joint family मध्ये राहणंच best आहे. अं विभाजित family पेक्षा. आणि अं अं जे जेव्हा आपण एकत्र कुटुंबामध्ये राहतो. तर अं घरात खूप सारे लोकं राहतात. कधी घराला lock लावायची गरज पडत नाही. आणि सगळ्या गोष्टी सगळ्या गोष्टीवर व्यवस्थित लक्ष राहतं. सगळे लोकं, म्हणजे अं आणि तिथं खर्चपण कमी होऊ शकतो. आणि आपण म्हणजे अं अं सयुंक्त कुटुंब, अं हे म्हणजे आधीचे लोक त अशेचं होते. म्हणजे सयुंक्त कुटुंबामध्येच राहायचे. अं तिथं आपलं- आपलं असं काही नसायचं. सगळ्या गोष्टी सगळे लोक समजून घेऊन, व्यवस्थित राहत होते. आणि अं main गोष्ट म्हणजे, जेव्हा सयुंक्त परिवारामध्ये राहतो. तेव्हा बायकांना पण काम करायची गरज नसते कारण, अं माणसं काम करतात. आणि अं यांना फक्त एव्हडं असतं कि अं चांगल्यानी सोबत राहायचं. तर, अं खरंच म्हणजे सयुंक्त परिवारामध्ये अं राहायला पाहिजे. आता आपल्या, भारतात तर सयुंक्त सयुंक्त कुटुंबाची प्रथाच हळू-हळू नष्ट होत आहे. मुंबई, कलकत्ता, दिल्ली, अहमदाबाद. असं या शहरांमध्ये त म्हणजे अं अशा मोठ-मोठ्या शहरांमध्ये सयुंक्त परिवार कुठं, अं दिसतचं नाहीये. सगळे लोकं अं job साठी बाहेरगावी जातात. आणि अं पण आधी असं नसायचं. आधी सगळे लोकं कुटू सयुंक्त कुटुंबामध्येचं राहायचे. सगळ्यांना घेऊन चालायचे. सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजून सांगायचे. आणि अं जे उत्पन्न यायचं अं तेपण अं सगळं म्हणजे अं राहायचं store करून. तर असंय सयुंक्त पद्धतीत, म्हणून सयुंक्त परिवारमध्ये राहणंचं चांगलंय. तर अं सगळ्यांनी असचं केलं पाहिजे. अं राह्यला पाहिजे जेणेकरण अं तुमच्या मुलांवरपण व्यवस्थित संस्कार घडले जातील. आणि ते त्यांच्या आजी आजोबांसोबतचं अं राहतील. आणि चांगलं आयुष्य जगतील. Thank you.

काही नाही just बसलो होतो जरा अच्छा

जेवण वगैरे झालं का हो जेवण तर झालं माझं. हो तेच Job Searching करत होतो नवीन हा हा online search करत होतात का हो online search करत होतो. आजकाल सगळ online यायला लागलंय ना हो बरोबर आहे

तर काही ठिकाणी मी Resume update केलेलं आहे तर तेच बघत होतो update आल का त्याच्यात Naukri. com आहे आहे तर त्याच्यातच check करत होतो मी कि काही update आलंय का आणि Emails हि पाहत होतो कारण कि ते लोकं आजकाल direct email link करून मग ते job जे आहे related काही असेल तर ते लोकं मग अं पाठवून देतात बरोबर मी पण बघत असते सारखं म्हणजे online job search करत असते

मला अजून जास्त काही online चं एवढं माहिती नाहीये कसा apply करायचा वगैरे तेच म्हणलं तुम्हाला जरा माहिती विचारावी कसं apply करायचं बरोबर आता online job apply म्हटलं म्हणजे कसं आहे कि पहिले तुम्हाला त्या job portal site वर जावून register आता Registration कसं दोन प्रकारे होते एकतर कसं email id असेल तर त्याच्या through otherwise तुमचं contact number असेल तर त्याच्या through पण registration होईल तुमचं कारण कि आजकाल कसं आहे कि म्हणजे लोकं जे काही अं म्हणजे एक ID पण create करतात ना म्हणून ते लोकं OTPthrough तुमचं तुम्ही genuine आहात का genuine आहे का ते पण check करतात तर मग आपण एकदा जर आपण register केलं कि मग त्यांच्या वेगळ्या वेगळ्या fields असतात त्याच्यात व तुमचं किती experience होतं तुम्ही कुठे कुठे काम केलेलं आहे किती किती वर्ष काम केलेलं आहे आणि मग तुम्ही कोणत्या पद्धतीचा jobsearch करत आहात तर तुमचं म्हणजे आह आता जे current आह जे profile आहे ते म्हणजे तुम्ही आता fresher आहात का पण ते सगळे detail आपल्याला भाराव लागतात आणि प्रत्येक site चं वेगळं म्हणजे skill area पण त्याच्यात आह नमूद करावं लागतं कारण कि आपण एवढ technology वाढलेलं आहे ना कि प्रत्येक company तुमच्या skill area वरच जास्त भर देतात किंवा तुम्हाला किती काय नवीन knowledge आहे का तुम्ही technology वर तुम्हाला काही आह म्हणजे आह adjustable आहे का तुम्ही तुम्ही काही काही शिकला आहेत का तर पूर्वी कसं होतं ना कि एका company मध्ये जर गेला आपण तर एक माणूस जर एका आह emloye ला

आह परवडण्यासारख असतं कारण कि आजकाल company असं झालंय ना त्यांच असं म्हणणं आहे कि आम्ही का दहा मानसं ठेवू एका वेगवेगळ्या कामांसाठी एकंच माणूस ठेवून तोच आमच्यासाठी दहा कामं करेल तर त्या दृष्टिकोनातला आह मध्ये job portal sites नि पण त्या लोकांनी तसेच fields आह तिथे update केलेलं आहे तिथे पूर्ण skill area पूर्ण update करावं लागतंय मग तुमचं expectation काय आहे तुम्हाला किती आह salary पाहिजे म्हणजे तुमचा पगार किती पाहिजे काय package पाहिजे तुम्हाला आणि मग त्यानुसार मग आपण तिथं update कि मग ते लोकं posting करतात आपल्याला job ची आणि मग हळू हळू मग आपल्याला ते search मध्ये जावून किंवा आपल्या Email वर काही requirements असतील तर त्या हिशोबाने ते आपल्याला येत राहतात मग असं काही आपल्याला job आलाच आपल्या mail किंवा आपल्या portal मध्ये दिसलं कि मग आपण तिथे apply करायचं

हो ते एक आहे otherwise दुसरं आपण असं करू शकतो कि आह आजकाल भरपूर सगळ्या ज्या company आहेत ते आपल्या आपल्या Website काढलेले ahet तर आपण त्या particular website वर जावून त्यांच एक HRDESK असतं तिथे पण जावून आपण आपला Resume त्यांना post करू शकतो आणि जर तिकडे केलं तर त्यांच्या काही requirement असेल तर ते लोकं आपल्याला contact करतात पण ते कसं आहे कि थोडं म्हणजे आपल्याला प्रत्येक site आपल्याला शोधून काढावं लागतंय कि कोणत्या company ची कोणती site आहे मग आपण तिथे HRDesk शोधा मग तिथे आपल्याला मग आपण resume आपला update करा तर तासही आपण आपलं online आपण job search करू शकतो तुम्ही काय try केलत आह काय झालं मध्ये आम्हाला मी final year मध्ये होतो तेव्हा आमच्या college नी आम्हाला Linkdin बद्दल माहिती दिली होती जरा मग मी माझी job file त्याच्यावरती केली होती Linkdin वरती मग आह तिथ पण मला बऱ्यापैकी म्हणजे job section होते त्याच्यावरती कसा आपण खूपसाऱ्या company शी आपल्या city मधल्या किंवा आपल्या area मधल्या company शी HR लोकांशी connect होवू शकतो

आणि त्याच्यात जो आपल्याला job भेटू शकतो म्हणजे आपण त्यांचं त्यांच्याशी connect होवून

आह आपल्याशी contact करून तसं पण hiring होऊ शकत म्हणजे apply आपण काही काही लोकं किंवा HRCompany चे HR तो आपल्याला direct DM वगैरे पण येतात असं पण मी बघितलं आहे एक दोन वेळा पण त्याच्या through मी apply नाही केला जास्त थोडसं माझ्या field related नाही भेटायचं मला तिथे मला जे पाहिजे ते नाही भेटायचं वेगळंच तसं field work असायचं Linkdin मध्ये काय आहे ना Linkdin मध्ये तुम्हाला पहिले आह तुमचा एक स्वतःचा community बनवावं लागेल community in the sense म्हणजे तुमचं जे skill area आहेत त्या

आणि मग Linkdin मध्ये पण तुम्ही तुमचं profile आहे तो पूर्ण update तुमचं work experience जसं मी सांगितलं Naukri. com किंवा ज्या portal site वर आपण update करतो त्या हिशोबाने आपण आह Linkdin वरही करू शकतो आणि मग Linkdin वर आपण आह ते post म्हणजे update केल्यानंतर जेव्हा आपण आपला पूर्ण profile ready करून घेतो त्याच्यावर त्या Linkdin मध्ये search option असतं

कि तुम्ही फक्त त्या job related post बघत आहात का तुम्ही people शोधात आहात का तुम्ही job शोधत आहात मग तुम्ही कोणत्या city मध्ये job शोधत आहात तरअशे वेगळे वेगळे तिथे filters आहेत आहेत तर ते आपण filter out केलं कि आपल्याला तिथे job येतात दिसतात तिथे मग तिथे खाली एक आह ते job केव्हा post केलेलं होतं किती दिवस झाले त्याला post करून Linkdin वर ते पण लिहिलेलं असतं

तर तिथे आपण search केलं तर त्या हिशोबाने आपल्याला job दाखवले जातात आणि मग तिथून जर apply केलं तर direct आपले details त्यांना जातात आह through Linkdin आणि जर आपलं जर profile requirements शी match झालं तर मग ते लोकं आपल्याला contact करतात पण Linkdin वर तुम्हाला तुम्ही contact email address जरा perfectlyy update ठेवायचा कारण कि ते तुम्हाला तिथूनच contact करतात जास्त तर हे तुम्ही एकदा try करून बघा Linkdin वर तुम्हाला help होईल हो मी नक्कीच try करेन हे आणि अजून कसं कसं apply करू शकतो म्हणजे Linkdin आह बघायता बाकी आपण कश्या द्वारे apply करू शकतो job साठी

आह Linkdin वर एका आहे आणि तुम्ही facebook वरही थोडसं आह वेगळे वेगळे groups असतात आह त्या particular आह काय म्हणतात field related जसं कि आह माझ telecom background आहे तर telecom मध्ये कसं facebook मध्ये telecom related groups बनलेले आहेत जिथे लोकं आह त्यांच्या requirements post करत राहतात किंवा काही लोकं असतात जे तुम्हाला updates देतात कि ह्या ह्या company मध्ये ह्या ह्या ठिकाणी हे हे job requirement आलेलं आहे जर आपल्याला जर ते match करत असेल तर आपण तिथे जावून आपल contact number share करू शकतो किंवा त्यांना apply option असते तिथे apply करू शकतो पण एवढ काय आहे कि facebook हे एक social media आहे जिथे आपण job साठी professional नाही म्हणू शकत तर आपल्याला proffesonal sites पाहिजेत job साठी तरआपण job search चे portal आहेत ते आहे

genuine company येतात genuine job opening येतात तर त्या करिता मी तर असे सांगीन कि facebook वर जास्त depend न राहता तुम्ही Linkdin आणि ह्या other job portal sites वर आह काम करू शकता जर online बघायचं असेल तर otherwise online च्या व्यतरिक्त मग तुम्ही काही reference असतील तुमचे company जुना company मध्ये किंवा कोणी ओळखीचे जर REFERENCE देईल मग तुम्हाला job साठी तुम्ही apply करू शकता

पण असं online APPLY अह जर करता आला जर खूपसाऱ्या आपल्याला fake sites पण असतात तिथे कसं ओळखायच मग त्याच्यातील कोणती खरी sites आहे आणि कोणती बाबा fake आहे आह खरी site आणि fake site आह ओळखताना म्हणजे आह कसं आहे कि आह mostly जे तुम्हाला Linkdin वर येणार ठीक आहे कि HRthrough आम्ही काही requirements दिलेलं आहे आणि तुम्ही इथे तुमचा resume post करा हे असतात fake असतात पण एक वेगळं section असतो जिथे तुम्ही manually search करता Linkdin वरती जावून job तिथे तुम्हाला fake नाही मिळेल तुम्हाला fake फक्त job posting च्या Linkdin वर तिथे तुम्हाला fake posting मिळू शकतात पण जेव्हा तुम्ही manually search करता तेव्हा तुम्हाला fake गोष्टी मिळणार नाही आणि मी बघितलं बरेचशे लोकं आहेत ज्यांना job Linkdin through मिळालेलं आहे आणि एक चांगला job मिळालेलं आहे आणि चांगलं चालू आहे हो म्हणजे मला सुधा internship एक भेटली ती Linkdin through भेटली आणि आह म्हणजे ती genuine होती असं fake वगैरे काही न्हवत पण असाच कि काही म्हणजे ज्या googlesites असतात त्या सुधा genuine असतात पण त्याच्यामध्ये काही job म्हणजे त्या particular company मध्ये म्हणा किंवा असं HR ने जे post केलेलं असतात ते fake असू शकतात sites fake नसतात हो बरोबर आजकाल कसं झालाय कि company पण आह HR जे आहेत job recruitment ते outsource करत आहेत म्हणजे ते recruitment agencies ला hire करून घेतील आणि त्यांना सांगतील कि बाबा मला माझ्या कडे एवढा recruitment आहे आणि ते तुम्ही मला man power supply करा तर अश्या recruitment company पण कधी कधी आह online job posting करतात through Linkdin आह through Naukri ते direct company पासून नाही येत त्यांच्याकडे म्हणजे direct company posting नाही करत job cha तर ह्या अश्या recruitment company मग तुमचा interview arrange करतात आणि मग तुम्हाला आह एकदा interview झाला कि मग जे काही त्यांच understanding असतं company सोबत त्यांना तिथून मिळून जातं पण आपल्याला ती लोकं job काढून देतात पण हा online job मध्ये जर तुम्ही जर विचार करत असाल तर तुम्हाला परदेशी जायचं आहे तर मग तिथे तुम्हाला थोडसं सावध राहाण आवश्यक आहे कारण कि हे fake आशु शकतो खोटं आशु शकत कारण कि काही जन आपण आह online platform वर job searching करताना लोकांना फसवतात कि आमच्याकडे परदेशी ह्या ठिकाणी काम आहे तर म्हणजे आपण ज्या पण online वर आह job search करताना ह्या गोष्टी लक्ष्यात ठेवायच्या कि तो जर व्यक्ती जर भारताबाहेर किंवा दुसऱ्या ठिकाणी काही job location तर ते ठीक आहे पण परदेशी आहे तर काही लोकं त्याचा मग आह म्हणजे आह काय म्हणतात त्याला कुठेपण आपण करू शकतो तर ते थोडा आपल्याला लक्ष्यात ठेवायला पाहिजे

हा एक आह दहा टक्के आशु शकत हो दहा टक्के म्हणता येईल तसं पण online मध्ये काय असतं online मध्ये तुमच आह यीकडे तिकडे म्हणजे अह जायचा त्रास वाचतो तुमचा तुमच काम फार सोपं होऊन जातं आणि तर interview जर लागला तुमचा पद्धतीने तर आह online मध्ये कसं असतं कि maximum लोकं आजकाल तुमचा interview online होऊन जातं हो बरोबर ते पण एक चांगली गोष्ट आहे कि बाबा वेळ वाचतो आणि time पण फार वाचून जातो तुमचा जे काही आहे

मी आता माझी pharmacy field आहे त्याच्या मध्ये बघत आहे

आणि काही manager आह general manager position चे लोकं असतात आणि काही requirements आल्या कि ते लोकं त्या group मध्ये posting करतात किंवा आमच्या company मध्ये हे हे काम आलेलं आहे तर तुम्हाला profile जर match होत असेल तर तुम्ही बघू शकता हो हो म्हणजे तसं मी केलेलं आहे join baryapaiki group आणि आह म्हणजे चांगलं आहे ते group joining करणं सुद्धा

हम्म चालेल मग तुम्ही खूप छान हम्म information दिली त्याच्याबद्दल काय असेल तर सांगा मग तसं मग हा

ठीक आहे चालेल मागील काही वर्षामध्ये आपण तंत्रज्ञानाचा फारच आहारी गेलो आहोत. ह्याला mobile smartphone smartphone वर संगणकाचा वापर, कारणीभूत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे आपण गोष्टी सहजरीत्या करू शकतो. तंत्रज्ञानाचा हा वाढता वेग होईल पाहिलाय वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये त्याचा वापर पाहिला, तर भविष्यात आपण जीवनावर दुर्गामी परिणाम होण्याची शक्यता दिसून येते. येणाऱ्या काळामध्ये आपण अवतीभवती एकंदरीत जीवनावर तंत्रज्ञानाचा फार मोठा परिणाम आहे. हे बदल कोणते हे आपण बघू स्वायत्त वाहने जगभर प्रत्येक वर्षी एक point दोन,

टक्के केवळ किंवा त्यापेक्षा अधिक अपघाताचे मानवी त्रुटी त्रुटी मुळे नुकसान झाले आहे. Tesla company च्या स्व स्वयंचलित वाहनाचा वापर आता लोक करू लागले आहे. त्यांना देखील अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.

मानवी मार्गाने होनारा अपघात टाळू शकणार आहे आपण हे लक्षात घेतले पाहिजे, की मानव वाहने हाकणार नाही आरामात आपल्या इच्छे स्थळी जाण्यासाठी AV चा वापर करणार आहे. तळाच्या द्वारे अचूक औषध आतापर्यंत औषध उपचाराच्या क्षेत्रामध्ये सर्वांना एकच प्रकारचे औषध देण्यात येते.

Presistion medicine क्षेत्रातील एक नेता. आजार आजारपणाचे निदान व उपचार करत असताना त्यांच्या सामाजिक पर्यावरणीय व आर्थिक संदर्भ समजून घेण्यासाठी त्यांच्या रुग्णासोबत सोबत वेगवेगळ्या संभाषणाची doctor ना प्रशिक्षण देत आहे. precizen औषध लक्षणाने रोगाच्या यंत्रणा समजून घेण्या घेण्यासाठी आरोग्य व वैद्यकीय प्रयत्नांवर लक्ष केंद्रित करते. सहभाग सहभाग सहभागी स्थानी आम्हाला कार्य मनोरंजन तसेच दैनंदिन कामासाटी कार्यालयासारखे तानांची गरज लागते. आपण कार्यांनो रोज आपल्या त्या जा

पण या पती जग आपल्या कार्यांवर स्वतःहून तेथील सामानाची व्यवस्थेची शहराचना करून तुमच्या कामांमध्ये सहभागी होऊन मदत करेन, आरोग्य सेवेमध्ये याचा उपयोग कसा होईल? ते पहा. रुग्णां रुग्णांमध्ये खोलीतील रचनेत बदल करतील माहिती अध्यायावत

सध्याची ताण पातळी तीव्रता वेबद वेळापत्रक वैयक्तिक जीवनशैली, आणि fitness असेल याचा उपयोग रुग्णासाठी चांगला आरोग्य परिणाम आणि रुग्णालयाचा खर्च कमी करण्यासाठी होईल. यंत्राद्वारे सर्जनशील निर्मिती क्षेत्रामध्ये यंत्रांचा वापर करतो पण आता संपूर्ण नवीन एवढेच नव्हे, तर एखाद्या चित्रपट देखील मान मानवी हस्तक्षेपाशिवाय बनवण्यासाठी त्यामुळे त्यामध्ये वाढ होणार आहे. सोनी कंपनीने हल्ली एक गाणे संगणकाद्वारे निर्मित केली आहे. नंतर त्यावर मानवी संस्कार केले. एवढेच नव्हे, तर देवरूपी संगणक निर्मिती चित्रपट यावरची london चित्रपट महोत्सवामध्ये प्रदर्शित केला गेलेला आहे. याचा अर्थ काही काळानंतर यंत्र निर्मितीसाठी चित्रपट सर्वाधिक खपासाठी oscar सारख्या नामांकनासाठी मानवाशी स्पर्धा करणार आहे. Synthetic फोडा आणि cellular सिती मुख्य प्रवाहात जागतिक स्तरावर green house वायू उत्सर्जन कमी करण्यासाठी डबा आहे. त्याबरोबर हवामान बदल होईल अन्न नवनिर्मित निर्मिती इत्यादी विषयांचा प्रभाव वाढत आहे.

त्याचबरोबर प्रयोगशाळेमध्ये महासंघ दुध पदार्थ तयार करण्यात येणार आहे. व्यवसाय वाढ internet वाढ स्वयंचलित software सारख्या सुविधा आता ग्राहक सेवेसाठी या सेवा पुरवीत आहे. लवकरच हे वाढ एखाद्या software पुन्हा किचकट काम देखील सहजरीत्या करू शक शकेल. सागरी शेती, जशी जशी जगातील लोकसंख्या वाढत चालली आहे, तसे तसे मानवाला आदर्श ते साठी पाण्याची निकळ भासू लागली आहे. हि मागणी पूर्ण करण्यासाठी आता सागरावर लक्ष केंद्रित होत आहे. आता सागराच्या पृष्ठभागावर तसेच तळाशी भात शेती व मत्स्य शेती शेती करण्यास शक्य होणार आहे.